आपल्याला दिसून येणारे छायाचित्र हे एस.टी. महामंडळाचे बस स्थानकाचे दिसून येत हाये.

त्या एस.ट्या. लागलेल्या हाये व हिरवीगार झाडं दिसून येत हाये भले मोठे रस्ते हाये दोन.

व तिथे काही मुले कार्यानुभावाची वस्तू बनवताना दिसत आहेत.